अ फळे ही सर्वाना अवडतातच त्याच प्रमाणे उन्हाळा महिना सुरू झाल्या म्हटल की फळे ही बाजारात आलीच.

सहा ते सात लोक इथे येशू या देवाची प्रार्थना करत आहेत.

नदीत अ छान पैकी अ झाड आहेत अन असा सुंदर असा निसर्ग तिथे--